त्याच्यासमोर दोन पोस्टर दिसतायेत अन दोन लाईटी दिसतायेत.

रॉयल एनफिल्ड च शोरूम दिसत आहे त्याच्या मध्ये पाच बाइक दिसतायेत.

त्यांचा रंग निळा काळा लाल असा आहे.

माणसांच्या हातात बॅग लगेजिस आहेत वरती आह लाईटी च्या वायरी दिसताहेत.

एक चा कलर पिवळा आहे आणि एक तो ऑफ व्हाईट आहे दोन्ही बाईक वरती हेल्मेट आहेत.

समोर एक बँक रिझर्व बँक ऑफ इंडियाच अह बोर्ड आहे.